ट्रॅवल्स वगेरे करायला छान वाटतंय --

आय_आय_टी आणि जे डबल ई ची कोचिंग क्लासेस आहे तिथे आपल्याला--

नीट चे क्लासेस आय.आय.टी. चे क्लासेस हे जे.ई.ई. चे क्लासेस --

हि एक शोभा यात्रेची चार्ट आहे आपल्याला खूप साऱ्या लोकांची गर्दी दिसत आहे.

म्हणजे रथ वगेरे आहे.

काही लोकं ह्याला खिसून घेत आहेत शॉप आहेत साईडला रोडाला खूप गर्दी आहे.

टेप आहे याचे सेंट्रिंग्स वगैरे लावत आहेत काही लोकं --

कुंड्यांमध्ये झाडं लागलेले आहेत घरा --

घराला खूप छान डिझाईन्स आहेत .

लोकांच्या हातामध्ये पिशव्या अ --

डोंगरावरून आपल्याला छान आभाळ दिसत आहे .

एग्रीकल्चरची बिल्डिंग्ज आहेत इथे.

आह त्या साईडला झाडे आहेत हिरवेगार .

हेअर ऑईल्स पण आहे शाम्पूज --

अम काही लोकं काही क्लेरीज दिसत आहेत तिथे.

अ हिरवंगार गवत बाऊंडरीला झाडे फुले --

हे शॉप च्या चार्ट आहे तिथे आपल्याला--

काही गेट्स खोलले आहेत डैमचे अ --

इथं साड्यांचे छान बॅग्ज ठेवलेले आहेत .

तिथे बॉक्सेसमध्ये साड्या ठेवलेल्या आहेत पॅकिंग केलेले .

एक स्कूलचा चार्ट दिसत आहे तिथे अ --

छान डोंगर आहे झेंडे वगेरे लागलेत इथे काही लोकं येत आहेत.

रोड दिसतं आहे. तिथं ट्रॅक एक ट्रॅक्टर उभा आहे.